हेच जर ठेवून दोन्ही enjoyment plus study हे असं जर combination सोबत ठेवलं तर आपण जास्तीजास्त developskill development ही आपली होते. कौशल्य विकाससुद्धा होतो. जास्तीजास्त knowledge आपण acquire करू शकतो. म्हणजे जास्तीजास्त knowledge आपण मिळवू शकतो. त्याचा फायदा काय होतो, आपल्याला knowledge तर असतोच. आणि ते knowledge समोरच्याला कशा प्रकारे सांगायचं, किंवा ्आपले जवळचे जे विचार आहेत, आपले जे knowledge आहे, ते कशा प्रकारे मांडायचं, त्याचा कसा Demo द्यायचा, हे आपल्याला कळलं असतं. किंवा हे सर्व करत असताना आपण college life मध्ये या दोन्हींचा balance सांभाळणे खूप महत्त्वाचं असतं. आणि हेच भरपूर जणं जमतं नाही. कोणी नुसतं activity मध्ये जास्त गुंतून जातं, कुणी नुसतं पुस्तकी किडे किंवा college मधून बाहेर पडत असताना मोजकेच असतात. ते एखाद्या चांगल्या stage वर पोहोचतात. आणि जे येतात ते विद्यार्था दोन्ही मध्ये balance बनवून असतात. कारण ते activity मध्ये तर असतातच, सोबसोबतच अभ्यासामध्येही करत असतात. आणि असे विद्यार्थी पुढं वेगवेगळ्या company मध्ये, वेगवेगळ्या industry मध्ये टिकतात. कारण त्यांना knowledge सुद्धा असतं, आणि ते knowledge कशा प्रकारे समोरच्याला सांगायचं याचंसुद्धा knowledge त्यांना हे सगळं करत असताना, college life मध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की आता भरपूर जण हाही question असतो college life enjoy करत असतो, परंतु कधीकधी काय होतं की काहीकाही college मध्ये ragging होत असते, आता तशी तर भरपूर college मध्ये ragging हे बंद झालेलं आहे. anti ragging squad आहेत. government ने ragging वर बंदी आणलेली आहे. परंतु काही college मध्ये ragging होत अजून. तर हे ragging होऊ नये म्हणून

मानसिक छळ केला जाऊन राहिला. त्यावेळीस त्यावेळेस आपण जागृकतेने teacher कडे किंवा आपल्या मोठ्या भावांकडे, किंवा आपल्या मोठ्या मित्रांकडे सांगून या गोष्टीचा विरोध करणं हे महत्त्वाचं असतं. college life मध्ये activity plus study यांचा जर balance होणे, हे सगळ्यात महत्त्वाचं. धन्यवाद मित्रांनो. hello काय म्हणतो कसा आहे मी बढिया तुम्ही सांगा तुम्ही कसे आहेत

मी म्हटलं कि खूप दिवस झाले आपण बोललो नाही म्हटलं आता

चर्चा करूया असा माझा विचार होता त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता BANKING बद्दल आजच्या BANKING SYSTEM बद्दल आताच्या banking situation बद्दल जर आपण बोलल ना बोलतो म्हटलं तर banking sector growing sector आहे banking द्वारे बँकेच्या employee द्वारे बँकेला खूप profit होत आहे आणि ते आपल्या government ते आपल्या Indian government साठी Indian economics साठी खूप छान आहे तर आज त्याद्वारे आपली जे income आहे आपली जे reputation आहे पूर्ण all in all

आपली जी identity बनत आहे ते खूप छान बनत आहे आणि आपण खूप साऱ्या country ला पछाडून समोर रन करत आहोत धावत आहोत बरोबर आहे

कारण प्रत्येक व्यक्ती आता बँकेमध्ये जे आहे ते स्वतः चे म्हणजे account open करत आहे आणि खूप काही आहे. म्हणजे जे आहे ते बँकेद्वारा आहे ते काम करतात

तर या सर्व गोष्टी मध्ये तुम्हाला काय वाटतं की आता banking system किती strong होत चाललिये दिवसेंदिवस

म्हणजे मला असं वाटतं की BANKING banking system म्हणू शकता. तुम्ही तसं तर तर हे depend करते सगळ्या बँकेची all India मध्ये जेवढे banks आहे आणि त्याचे sub branch आहेत आणि त्यामध्ये जे branch त्या बँकेमधले जे manager आहे ते कशा तरेने handle handle करत आहे. त्याच्या वर depend करते जर ते manage त्या बँकेची जी manager आहे जर चांगल्या तऱ्हेने ते handle करत असत. त्या बँकेला specially त्या बँके बँकेमध्ये employees आहे त्या बँक मध्ये employes आहे. आणि त्यांच्या त्या employee ची जी brain आपण जे क्षमता म्हणतो आपण एक ability म्हणतो, त्यांची जी क्षमता कश्या तऱ्हेने use करत आहे तो तो व्यक्ती म्हणजे as a bank manager specially कश्यासाठी banking customer increase करण्यासाठी वाढवण्यासाठी बँकेत आह बँकेत growth करण्यासाठी. जर बँकेत आहे त्या बँकेची growth होत आहे. म्हणजेच आपल्या Indian economy growth होत आहे. बिलकुल बिलकुल तर economic ची growth होत आहे तर आपल्या जे डॉलर म्हणतो आपण. जे US डॉलर जे काही डॉलर आहेत अं माझ्या मते ना जी ऐंशी रुपये म्हणजे एक dollar काहीतरी जवळपास आहे आता. तर आपण त्याचा खूप चांगला तर्हेने फायदा उचलू शकतो. foreign country मध्ये सुद्धा

gover त्यांची जी government facilty provide करत आहे तर त्यांनी उचलत आहे पण आपण हि foreign मध्ये जाऊन आह.

foregin country मध्ये जाऊन आपण तिथे चांगल्या चांगल्या तऱ्हेनं आपला आपला जो. काय म्हणू शकतो आपण शकतो तिथं residency . मिळवू शकतो. तिथं चांगल्या तर्हेने राहू शकतो.

आणि त्याचा जो एक लाभ आहे ते सर्व म्हणजे मला वाटते प्रत्येक योजना जे आहे ते प्रत्येक सामान्य जे लोक आहे जनता आहे त्या सर्वांपर्यंत जातात

आणि तेव्हा त्यांच्या पर्यंत जातो तर मग पूर्ण देशा मध्ये प्रत्येक छोटय़ा छोटय़ा लहान लहान मुलांनपर्यंत माहिती पडून जाते. मोठ्या पासून तर लहान पर्यंत. तर या बद्दल काय म्हणतात कारण प्रत्येक सरकार चे ला केलेले लागु योजना केलेले असतात. लागु केलेलें सर्व योजना जे असतात ते लाभांश जे त्यांना मिळतं. लोकांना त्या बद्दल तुम्हाला काय वाटते कि यांच्यात bank असतात bank असतात ते. ते किती याच्यामध्ये योगदान देतात मला वाटते कि जे बँकेचे employee आहे manager त्यांनी manager जे आहेत. employee employee द्वारे आपल्या बँकेची जे identity आहे ते कास करताय GROWUP करत आहे build up करत आहे. कारण कि manage government जे plans म्हणजे योजना तुम्ही जसं म्हटलं की योजना government द्वारे योजना different different types च्या योजना जे बनवल्या जात आहे कश्यासाठी आपल्या जे भारता चं income जे आहे ते वाढवण्यासाठी. आपल्या भारताची ग good will वाढवण्यासाठी आणि आह.

ते बघत आहे याद्वारे या systemsystem चा growth करण्या करण्याचा तात्पर्य त्याच्या साठीच आहे की आपली जे indian country आहे ते top five मध्ये राहिली पाहिजे specially income मध्येच नाही तर सगळ्या. सगळ्यां वर आह सगळ्या कामांमध्ये. जे ही जे आपण म्हणू शकतो की INTERNATIONAL जे काम केलं जात जस IMPORT EXPORT केले जाते खूप सारे जे काही THINGS राहते काही वस्तू राहते ती import export करतो आपण oil import export करतो. OILS करतो FOOD GRAINS करतो DEAL करतो हे different type चे जे things आहे. वस्तु आहे त्या द्वारे. अगदी बरोबर कारण हे सर्व जे तुम्ही म्हणत आहे याच्यामध्ये एक खूप मोठा मोठा असतो. growth factor असतो. आणि या सगळ्या growth factor वर जे आहे ते depend राहतात आणि banks पण याकडे लक्ष कि growth factors किती होत आहे जेव्हा तुम्ही म्हणता interantional import export चे जे काम असतात जे ते पण त्या बद्दल माहिती पडते आणि हा बँकेच्या विषय एक खूप खोल असतो आणि हे खूप कमी लोकांना समजतो आणि त्याच्यात म्हणजे जे कोणी असतात bank related जे लोकं असं नाही म्हणत की bank credit मध्ये बँकेत असणारे लोक आहेत जे bankcredit म्हणजे. even जे educated असतात किंवा even जे स्वतः student असतात शिकणारे त्यांना आपण याबद्दल खूप काही माहीत असत आज चे जे students आहेत उद्या जाऊन bankers होतात . आणि त्यांना सर्वांना bankers ची असतात. त्यांना सर्वाना माहीत असते की काय असतात काही नाही असते आणि सर्व asianin frastructure जे आहे development bank आहेत ते तर हे खूप सारे असे banks असतात जे आपण फक्त मोठा मोठा LOANS देतात आणि जे DEVEELOPMENT मध्ये जे आहे त्याच्यात आह bank च्या खूप मोठे जे योगदान आहे ते असतो तर हे मोठय़ा प्रमाणात असतात की जे DEVELOPMENT जिथे जिथे कोणत्या कोणत्या याचे project असतात त्या project साठी त्या त्या देशाला loan मिळून जाते आणि ते loan आहेत ते खूप कामी येते त्याच्या देशासाठी त्या बद्दल तुम्ही काय म्हणता मला असं वाटतं की आह government आपल्या government द्वारे government द्वारे म्हणजे bank through loan दिले जाते. other country ला याच्यासाठी specially त्यांचे जे त्या चं जे particular काम आहे. जस power plan बनवणं कोणत्या country ला

तर जर ते government यू. एस. government किंवा न्यूझीलंड government आपल्या Indian government कडून पैसे घेत असेल तर आपल्या आपल्या

loan government GOVERMENT GAVERNMENT किंवा अ Indian government ला PROVIDE करते

तर हे खूप अश्या गोष्टी जे राहतात अशी माहिती जी राहते ती खूप साऱ्या लोकांना माहित नसते कि जे Indian government आहे ते फक्त iMport export च नाही तर ते loan पण provide करू शकते दुसऱ्या अं OTHER COUNTRY ला जर त्यांना

दुसऱ्या country दुसऱ्या country पासूनही ते आपली जे कमतरता आहे दूर म्हणजे दूर करू शकते

bank related जेव्हाही गोष्ट करतो तर त्याच्या मध्ये development हा शब्द असते. तुम्ही सर्व आता म्हणजे सांगितले त्याच्यामध्ये सर्व गोष्ट म्हणजे involve असतोच असतो आणि याच्यात government ची पण खूप असतो. आणि जसं आपण याअगोदर आता बोललोच आहे कुठे कुठे होत्या तिथेच ते सर्व project चे आहे

आणि आपल्या प्रत्येक राज्यअसो किंवा प्रत्येक एक देशा मधला कुठला कुठला जागा असेल त्या त्या area मध्ये ते project आणायचे राहतात तिथे आणतात आणि bank सोबत हे सर्व जे आहे ते गोष्टी चर्चा होतात याचा आणि bank चा जो वाटा असतो जसं आपण. इथं आपल्या चर्चा मध्ये बोललो कि bank चा जो वाटा असतो तो खूप मोठा असतो. आणि bank आज इतक्या मोठय़ा level वर चालत आहेत इतक्या मोठ्या level वर develop होत आहे आणि profitable तर आहेच असं नाही कि bank profitable नाही आणि येणारा कालात एक बँकेच जे चलन आहे ते खूप वाढणारकमी तर होणार नाही बरोबर त्याच्यामुळे bank एक मोठा level वर जाणार आणि त्याची जी एक आपण म्हणू शकतो growth त्याचा ते खूप मोठा जवळ होता आणि त्यासाठीच आपण एक म्हणतो की banking sector हा खूप आता खूप मोठ्या level वर जाणार आहे आणि growth त्याचा कमी नाही होणार growth वाढतच राहणार आहे बिलकुल तितकं growth वाढणार इतकच देशाच्या तुमचा विकास होणारच होणार आणि मला वाटत कि तुम्ही त्यात खूप वेळ दिले त्या बद्दल इथे थांबतो. खूप धन्यवाद. तुमचा आपल्याकडे वेळ कमी आहे पासून त्याच्यामुळे मी चर्चा इथे थांबतो आणि धन्यवाद तुमच्या आपल्या सोबत जोडल्या बद्दल धन्यवाद.

घरात कोणीच नसतं आणि आपण आपल्या स्वतः सोबत बोलायला सुरु करतो, आज खूप वाईट झालं गाड्या! आरशाच्या समोर काही लोक स्वतः कडे बघून बोलतात. आरशात बघतात स्वतः खूप सुंदर दिसतोय राव मी. मग स्वतः शी केलेलं बोलन याला स्वगत केलेलं बोलन म्हणतात. स्वतः सोबत बडबड करणे हे सुद्धा संभाषण आहे आणि आपण दुसऱ्याला बोलणे हे सुद्धा संभाषण आहे. दुसऱ्याच ऐकणे आपण बोलणे, आपण बोलणे दुसऱ्याने ऐकणे दोघा मधला संवाद, दोन व्यक्तितल बोलन स्वतः शी केलेलं बोलन हे संभाषण आहे. त्या नंतर ची पायरी आहे भाषण.

हाय ना अनेक लोक समोर आहेत अन मग तुमी त्यांच्यासमोर भाषण करता बोलता तेव्हा ते भाषण होतं. मग गट किव्वा समुहा समोर

जे दोघांमध्ये गप्पा मारताना चांगल्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, तेव्हा संभाषण चांगल असतं काहींच पण जेव्हा अनेकांसमोर बोलायची वेळ येती तेव्हा त्याच त त म म म म म म व्हायला लागतं. त्याला बोलताच यायचं नाही. थरथर कापायला लागतो, बोबडी वळते, शब्द चुकायला लागतात, घाम फुटतो, थर थर कापायला लागतो. म्हणजे भाषण कौशल्या मध्ये तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तुमचे मुद्दे महत्वाचे आहेत, उप मुद्दे महत्वाचे आहेत, तुमचे विचार प्रगटीकरण महत्वाच आहे. कुठल्या कुठ काही पण बरडून चालत नाही बोलत असतांना तुम्हाला अनेक समुहाचा समूहाच्या समोर बोलत असतांना अनेकांचा विचार करून बाकीच बोलाव. मग भाषण यातही तिसरी पायरी आहे. चौथी पायरी वाचन या पायरी नंतर चा प्रश्न येतो वाचन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 कथा कादंबऱ्या नंतर तुम्ही चांगले चांगले ऐतिहासिक पुस्तकं वाचली, वेगवेगळी विचारांवर आधारित पुस्तकं वाचली आणि वाचन जितकं तुमचं चांगल होत गेल तितकं तुम्हाला चांगले चांगले विचार creative विचार तुमच्या डोक्या मध्ये यायला लागले आणि मग तुम्हाला विचार व्यक्त करण्याची, भावना व्यक्त करण्याची, अनुभव व्यक्त करण्याची, कल्पना व्यक्त करण्याची सवय लागली.

मुख वाचन आणि प्रकट वाचन, वाचनाचे दोन प्रकार प्रकट वाचन, मुख वाचन. प्रकट म्हणजे काय? प्रकट वाचन म्हणजे शाळेमध्ये आपण प्रकट वाचन केलेलय. शाळेमध्ये असतांना आपल्याला एक जनाला उभा करायचे शिक्षक आणि बाकीच्यांना सांगायचे तो जे वाचतोय त्या ओळीवर बोट ठेव. मग एक जन मोठ्यानी वाचायचा बाकीचे त्या ओळीवर बोट फिरवायचे. तिथ दोन वाचनाचे प्रकार चालू होते. जो मोठ्यांनी उच्चार करत होता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

आणि त्या नंतर तुम्ही मुख वाचन चांगल्या पद्धतीने करू शकता. पुढे आहे लेखन लेखन हे शेवटची पायरी आहे शिखरभूत कौशल्य यामध्ये तीन प्रकार आहेत अनुलेखन दुसर आहे श्रुत लेखन आणि तिसर आहे गती लेखन.

करत नाही. पण ज्यांनी कॉप्या केल्या त्यांनी काय केलं? बघितल लिहील बघितल लिहील, बघून लिहिणे याला म्हणतात अनु लेखन. समोर दिलेला घटक पाहून लिहिणे याला म्हणतात अनु लेखन. बरेच लोकांनी केली नाही, लिहून करतात ते. बघून वाचून बघायच आणि पाहून लिहायचं पाहून लिहीन म्हणजेच अनु लेखन.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 समोरचा सांगतो आपण ऐकून लिहितो. मग ऐकून केलेलं लेखन श्रुत लेखन, पाहून केलेलं लेखन अनु लेखन आणि गती लेखन म्हणजे काय अत्यंत महत्वाच गती लेखन वर प्रश्न आलेला आहे.

तुम्हाला एक ठाराविक वेळ दिला जातो एक तासाचा paper आहे, एक तासामध्ये तुम्हाला लिहून काढाव लागतं. पण एक तासामध्ये जर तुम्हाला लिहून झाल नाही तर तुमचं गती लेखन खराब आहे. speed ने लेखन करायचं, गतिमान लेखन, हाय ना! दिलेल्या वेळेत लेखन पूर्ण करणे याला आपण काय म्हणतात गती लेखन. अश्या पद्धतीने भाषा विषयक कौशल्याच हे शिखरभूत कौशल्य आहे. भाषा कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला पाच पायऱ्यातून जाव लागतं. पहिली आहे श्रवण दुसरी संभाषण तिसरी आहे भाषण चौथी वाचन पाचवी लेखन पण पायाभूत कौशल्य कोणतं? श्रवण याच्यामध्ये तीन दोष. अश्रवन, अप श्रवण, अर्ध श्रवण. अश्रवन म्हणजे न ऐकणे, अप श्रवण म्हणजे चुकीच ऐकणे, अर्ध श्रवण म्हणजे काय? अर्धवट ऐकणे. हे दोष जर आपण सोडले तर आपण चांगल श्रवण करू शकतो आणि श्रवण चांगल झाल, आपल संभाषण चांगल होतं. मग संभाषण म्हणजे काय स्वतःशी केलेलं बोलन, स्वगत केलेले बोलणे स्वतःशी केलेले बोलणे किव्वा इतरां सोबत केलेला संवाद दोन व्यक्तितला संवाद संभाषण आहे. भाषण गटासमोर, अनेक लोकांसमोर, समूहासमोर केलेलं बोलन भाषण आहे. त्यानंतर वाचन मोठ्या आवाजात वाचलेलं प्रकट वाचन, आवाज न करता केलेलं वाचन मुख वाचन. शेवटचं लेखन. लेखन मध्ये तीन प्रकार आहेत. अनु लेखन, श्रुत लेखन, गती लेखन. अनु लेखन म्हणजे पाहून लिहिणे, श्रुत लेखन म्हणजे ऐकून लिहिणे आणि गती लेखन म्हणजे दिलेल्या वेळेत केलेल लेखन. अश्या पद्धतीने भाषा विषयक कौशल्याचा या किती पायऱ्या होत्या? किती? पाच पायऱ्या होत्या. ठीक आहे.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

बारा वाजत आलेले आहेत, तुमचा वेळ आता जास्त घेणार नाही. आज मी थांबतोय, पुढचं lecture उद्या इथून पुढे continue होईल. तर channel ला like केलं नसेल video ला like केलं नसेल like करा. subscribe केलेलं नसेल subscribe करा. आणि सर्वांना सांगा की बारा वाजता lecture संपत. त्यामुळे अकरा ते बारा या वेळेत रोज lecture करायच आहे. lecture संपल्या नंतर ते तुम्हाला live दिसणार नाही पोरांनो

काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला comments करून सांगा. माझा number मी तुम्हाला दिलेलाच आहे. श्यांशी अठ्ठ्यानौ चौऱ्यानौ चाळीस एक्यान्नौ या number वर तुम्ही मला संपर्क करू शकता. message करू शकता call करू शकता. ठीक आहे, तर तुमचे काही suggestions असतील, काही अडचणी असतील, काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर तुम्ही मला message करू शकता. मी तुमच्या प्रत्येक comment ला पूरक अभ्यास करील आणि त्याच्यावर निर्णय घेईल.

आपल मार्गदर्शन मला खूप उपयोगी पडत आहे. धन्यवाद madam मला खूप आनंद होतो की माझ तुम्हाला मार्गदर्शन उपयोगी पडत मनापासून आनंद होतो.

class मोफत आहे का sir रोज? तुम्ही आत्ता live आला आहात, या बद्दल मी तुमच्याकडून पैसे घेतलेत का? मग तसाच तुम्हाला सर्व live भेटणार आहे फुकट भेटणार आहे बाबा सर्व मोफत भेटणार आहे मी फक्त एवढीच अपेक्षा करतो की बाहेर फिरू नका आपल्याच घरी बसून खा. online lecture घेण्याच एकच कारण आहे

आणि जर घरात राहायचं असेल तर अभ्यासात खंड पडू द्यायचा नाही, अभ्यासात सातत्य ठेवण गरजेच आहे, म्हणून मी तुमच्या सोबत आहे. शिकवण्या बद्दल काही शंका असतील, काही समस्या असतील, समजत नसेल, काही तुमचे अडचणी असतील तर तुम्ही मला सांगू शकता. तुमच्या comments मी वाचतोय sir departmentalPSI साठी batch घेता का? मी तुम्हाला परत सांगतो आहे मराठी व्याकरण महाराष्ट्रातील कुठल्याही सांगत असतात त्यांना आतून तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा असते. पण त्याच्यातही मोजके चार पाच लोकं जर त्याच्यातले जर सोडले तर बाकीचे सर्व time pass वाले येतात आणि तो वेळ निभाऊन घेतात. दहावी संपते, बारावी संपते, college संपतं मग आमच्या पुढे येऊन बसतात. मग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला येण्या इतक जर paper पास व्हायचय तर तुम्हाला कोणाच तरी ऐकाव लागलं, श्रवण चांगल असेल न मित्र हो तर आयुष्यात खूप मोठे व्हाल.

तरी सुद्धा डोकं जाग्यावर ठेऊन ऐकत नाही. मधेच काहीतरी दुसरेच काम करत बसला आहे इकडे तिकडे आवाज ऐकला कि तिकडे बघतोय म्हणजे ते पूर्ण ऐकतच नाही त्याचं पूर्ण लक्ष बाहेर आहे

एखादा सरळ बोलला तरी त्याच चुकीच ऐकल तर त्याला वाईट वाटू शकत. अरे मी तुला अस म्हटलंच नाही तू जस म्हटला. म्हणजे मी ऐकल की इथं माझ्या का कानात मळ झालाय का? मला का ऐकायला येत नाही का? अस म्हणून समोरच्याला आपण भांडतो. मग हे जे भांडण तयार होतं ते चुकीच्या ऐकल्यामुळे होतं. एखादा लावा लाव्या करतो तुमच्या बरोबर का चूक तुमच्यामध्ये तिसरा येतो काही तरी लावा लाव्या करतो आणि तुम्हाला चुकीच सांगतो. मग तुम्ही ऐकता चुकीच, बोलता चुकीच मग. कारण चुकीच ऐकलं म्हणून चुकीच बोलता. अप श्रवण, चुकीच ऐकू नका म्हणजे चुकीच बोलणार नाही. ऐकत असतांना स्पष्ट ते ऐका काय म्हणतोय ते लक्ष पूर्वक ऐका, तर तुमचं श्रवण ही पायरी चांगल्या पद्धतीने घडेल. लहान पणी आपली आई आपल्याला मांडीवर घेऊन आपल्याशी बोलत होती आणि आपण ऐकत होतो कारण आपल्याला direct बोलता येत नव्हत. आई आपल्या सोबत गान गायची, अंगाई गायची, आपल्या सोबत वेग वेगळ्या हितगुज करायची, वेग वेगळ्या गप्पा मारायची पण ते आपल्याला काही काळत नव्हत. जस जस आपल वय वाढत गेल तसं तसं आपल्याला कळायला गेल कि आपण आपली आई आपल्याल काय बोलते. तिच्या भावना, तिचे विचार, तिचे अनुभव, तिचे कल्पना ती व्यक्त करत होती आणि आपण ऐकत होतो. आणि मग या ऐकण्यातून वडिलांचं ऐकून, आईच ऐकून, समाजातलं ऐकून आपण बोलायला शिकलो. बरोबर का चूक म्हणून बोलण्याची वेळ नंतर आहे ऐकण्याची वेळ पहिले. श्रवणापासून भाषा सुरु आहे. पहिला दोष तुम्हाला सांगितला अश्रवन न ऐकणे, अप श्रवण चुकीच ऐकणे, अर्ध श्रवण ऐकायचं पण अर्धवट ऐकायचं. एखादा समोरचा बोलतोय त्याच अर्धवट ऐकायचं आणि लगेच सुरु व्हायचं, थांब थांब थांब मी सांगतो न तुला, मी सांगतो न तुला अशी जी आपली धडपड चालू असते. समोरच्याच पूर्ण न ऐकता मधेच सुरु होणे आपल बोलायला चालू होईल म्हणजे याला म्हणतात अर्ध श्रवण. काही लोकांना ही घाणेरडी सवय लागलेली आहे. सामोरच्याच म्हणणं आपल अर्धवट ऐकून सुरु होणं हा मला काळाल तुझ काय म्हणन आहे हा मी समजतो नं मी म्हणतो न मला काळाल न मला काळाल न अस म्हणून म्हणून समोरच्याची हवा काढून टाकतो आपण. पण इथं नुकसान कोणाच आहे तर जर तुम्ही अर्धवट श्रवण केलं तर तुम्ही श्रवण चांगल करू शकत नाही. आणि जर तुम्ही श्रवण चांगल करू शकत नाही तर तुमच्या भाषा विषयक कौशाल्ल्याला तडा गेल्याशिवाय राहत नाही. तर लक्षात ठेवा हे तीन दोष आहेत श्रवणा मध्ये, अश्रवन, अप श्रवण, अर्ध श्रवण. हे जर दोष तुम्ही नष्ट केले तर तुम्ही चांगल्या पद्धतीच श्रवण करू शकता. मग आपण दुसऱ्या पायरी मध्ये येतो संभाषण. संभाषण म्हणजे काय? संभाषण म्हणजे स्वतःच केलेले बोलणे. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न स्वतःच केलेले बोलणे म्हणजे dash dash इकडं बघ इकडं समजतंय मी काय बोलतोय? हे संभाषण आहे. मी बोलतो तुम्ही ऐकताय बोलणे आणि ऐकणे ह्या दोन्ही गोष्टी ज्यामध्ये समाविष्ट आहेत ते म्हणजे संभाषण. संभाषण एकट्याच्या जीवावर होत नाही संभाषण होण्यासाठी समोर कोणीतरी असावं लागतं. तुम्ही mobile वर बोलता, संभाषण आहे. तुम्ही hello म्हणता तिकडून hello म्हटलं तर संभाषण आहे. नाहीतर तुम्ही hello hello hello करून बोलावं समोरच्याला ऐकूच नाही गेलं तर तिथ संभाषण होत नाही आता मी तुमच्याशी बोलतो आहे तुमचा जर मला reply च नाही आला ते संभाषण होत नाही.

दोन व्याक्तीतला संवाद सुद्धा संभाषण आहे. दोन व्याक्तीतला संवाद सुद्धा काय आहे? संभाषण आहे. स्वतः सोबत आपण बोलतो बऱ्याचदा, घरात कोणीच नसतं. आणि आपण आपल्या स्वतः सोबत बोलायला सुरु करतो. आज खूप वाईट झाल गड्या! आरश्याच्या समोर काही लोक स्वतःच कडे बघून बोलतात, आरश्यात बघतात स्वतः ला खूप सुंदर दिसतोय राव मी.

दुसऱ्याच ऐकणे आपण बोलणे आपण बोलणे दुसऱ्याच ऐकणे, दोघा मधला संवाद, दोन व्यक्तीतलं बोलन, स्वतः शी केलेलं बोलणं हे संभाषण आहे. त्या नंतर ची पायरी आहे भाषण. भाषण हे अनेकांसमोर केलेलं बोलणं असतं. एका गटा समोर, गटा समोर, एका समूहा समोर, दहा पंधरा लोक हाय ना! अनेक लोक समोर आहेत आणि मग तुम्ही त्यांच्या समोर भाषण करता, बोलता तेव्हा ते भाषण होतं. मग गट किव्वा समूहा समोर बोलणे याला म्हणतात भाषण. त्या नंतर ची पायरी आहे वाचन. बघा श्रवण चांगल असेल तर संभाषण चांगल होईल, भाषण चांगल करता येईल. बरेच लोकअसतात जे दोघांमध्ये गप्पा मारतांना चांगल्या मोठ्या मोठ्या गप्प्पा मारतात, थोड संभाषण चांगल असतं काही काहींच पण जेव्हा अनेकांसमोर बोलायची वेळ येती तेव्हा त्याच त त म म म म व्हायला लागतं. त्याला बोलताच यायचं नाही. थर थर कापायला लागतो, बोबडी वळते, शब्द चुकायला लागतात, घाम फुटतो, थर थर कापायला लागतो म्हणजे भाषण कौशल्या मध्ये तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तुमचे मुद्दे महत्वाचे आहेत, उप मुद्दे महत्वाचे आहेत, तुमचे विचार प्रगटीकरण महत्वाच आहे. कुठल्या कुठ काही पण बरडून चालत नाही. बोलत असतांना तुम्हाला अनेक समुहाचा

कथा कादंबऱ्या नंतर तुम्ही चांगले चांगले ऐतिहासिक पुस्तकं वाचली, वेगवेगळी विचारांवर आधारित पुस्तकं वाचली आणि वाचन जर का तुमचं चांगल होत गेल तितकं तुम्हाला चांगले चांगले विचार creative विचार तुमच्या डोक्या मध्ये यायला लागले आणि मग तुम्हाला विचार व्यक्त करण्याची, भावना व्यक्त करण्याची, अनुभव व्यक्त करण्याची, कल्पना व्यक्त करण्याची सवय लागली. आणि तुम्ही ते व्यक्त करत असतांना फक्त बोलून व्यक्त करत नाही, तुम्ही आता लिहून सुद्धा व्यक्त करू शकता. मग तुम्ही शेवटच्या पायरी जाता लेखन मध्ये, पण वाचन करत असतांना वाचनात पण दोन गोष्टी लक्षात ठेवा वाचनाचे दोन प्रकार आहेत. मुख वाचन आणि प्रकट वाचन, वाचनाचे दोन प्रकार प्रकट वाचन, मुख वाचन. प्रकट म्हणजे काय? प्रकट वाचन म्हणजे शाळेमध्ये आपण प्रकट वाचन केलेलय. शाळेमध्ये असतांना आपल्याला एक जनाला उभा करायचे शिक्षक आणि बाकीच्यांना सांगायचे तो जे वाचतोय त्या ओळीवर बोट ठेव. मग एक जन मोठ्यानी वाचायचा बाकीचे त्या ओळीवर बोट फिरवायचे. तिथ दोन वाचनाचे प्रकार चालू होते. जो मोठ्यांनी उच्चार करत होता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

प्रकट वाचन हे आपले उच्चार स्पष्ट होण्यासाठी प्रकट वाचन आवश्यक आहे, जर तुम्ही कधी प्रकट वाचन केलं नाही तर शब्दांचे उच्चार योग्य तुम्ही करू शकत नाही. मग बोलतांना अरथडा निर्माण होतो. म्हणून प्रकट वाचन हे अत्यंत आवश्यक आहे.